माग पांढऱ्या कलर चा परदा आहे त्या पडद्यावर एक बॅनर सुद्धा लावलेला दिसत आहे समोर काही बेन बाकडे ठेवलेली दिसत आहे त्या बाकड्यावर दोन माणस इथे बसलेले आहे.

पोलिस स्टेशन च्या गेट च्या आतमध्ये काही दोन चाकी वाहन दिसत आहे आणि एक प्राचीन काळातील एक पोलिस स्टेशन दिसत आहे.

समोरचे दृश्य हे व्यायाम शाळामधली दिसत आहे व्यायाम शाळामध्ये खूप सुंदर असे फुगे वर लावलेले दिसत आहे काही लाल कलर च फुग्गे आहेत काही काळ्या कलर ची फुग्गे दिसत आहेत.

हे दृश्य एक व्यायाम शाळा मध्ये दिसत आहे. व्यायाम शाळा मध्ये लायटिंग मध्ये लिहलेल आहे वन लाइफ वन बॉडी आणि वर आहे पिवळा आणि निळा कलर चे लायटिंग सुद्धा केलेली दिसत आहे.